अजूक तिथं लयी मोठी गर्दी हेते है. लयी छान प्रमाणे कुंकू खेळतो. आजूखेन लयी ये बघायलो. लयी मझा येते आपल्याला. ते लय छान प्रमाणे खेडतोय है कुंफू --

ते सिद्धार्थ गार्डन मधील लहान-लहान मुले इथं येतोय फोटो काढता त्यांना लय छान वाटतात. त्यांना असं लागतं का मी क्रिश ला भेटलो. म्हणून है पुतळा तिथे लावलेला आहे. लय छान प्रमाणे पुतला आहे.

हे आमच्या औरंगाबाद मधील क्रांती चौक वर्चा शिवाजी महाराजांचा पुतला आहे. इथं पण लय लोक इथं रात्री संध्याकाळी इथं लय लोक फोटो काढतात लई छान प्रमाणे हे बनेला आहे.

हे आमचे घरातील माघे एक शेत आहे. तिथ है मंदिर आहे. ते हे मंदिर लय छान आहे. मंदिर तिथ लय छान प्रमाणे है मंदिर बनेलय.

हे औरंगाबाद गोवोबा टेकड़ी जवळ हे मंदिर आहे. इथं न रात्री लई लोकं जातो हे मंदिरवर दर्शन करायला.

हे हे नदी आहे. हे नदीजवळ हे धरण बहतो. --